जे प्रदूषण करते आणि आपल्या शरीरसाठी चांगल नाही राहत पण त्या कंपनी पासून आपल्याला काही इलेक्ट्रिसिटी मिळ--

दिलेल्या चित्रामद्धे तुम्हाला तिथे नदी दिसत आहे व नदीच्या बाजूला विहीर आहे आणि दूर निळ निळ आभाळ आहे.